झाडे आहे इथे गाडीतला कलर आहेत ऑटो आहे लोक चालत आहे लोक गाडीला चालवत आहे रोडवर गाडी आहे लोक पैदल पण चा--

इथे एक दुकान आहे जिथे एक साईकल गाडी ठेवलेली आहे. या दुकानाच नाव ए वन एन जे बी पार्लर आहे. इथे कटिंग्स करत आहे. इथे दोन मुलपण आहे.

हा एक रात्री काढलेला देवीचा मंडपाचा फोटो आहे इथे खूप सारी लाईटिंग केलेली आहे.

हा एक रात्रीचा ओरकेस्ट्राचा कॉन्सर्ट आहे जिथे लोक पाहत आहे लाईटिंग वगैरे खूप चांगलेली आहे स्टेजवर आहे.

हा प्रीमिअम मिरची पावडर सुरुचि कंपनीने दिलेला बोर्ड आहे. किराणा दुकान थोड छोट आहे.

हे एक खूप अलग दृश्याचा फोटो आहे. हे बिल्डिंग आहे. हे एक--

जुनी काळातली बनवलेली हे आहे. एक मुलगी आहे. इथ खूप चांगले आकर्षण केलेले आहे आकर्षण मधी पाच दरवाजे व वर तीन लहान-लहान हे काढलेले आहेत.

हे एक्सिकिटिव एजुकेशन ची बिल्डिंग आहे. बिल्डिंग खूप सुंदर आहे मोठी आहे याला मराठीत कार्यालय शिक्षा आस म्हणेलेल आहे बिल्डिंग ला इंटिरियर डेकोरेट केलेला आहे.